पर्लमधीलif आणि if एल्से कंडिशनल स्टेटमेंटस वरील पाठात स्वागत
या पाठात शिकणार आहोत पर्लमधील आयएफ स्टेटमेंट आणि if एल्से स्टेटमेंट
येथे आपण उबंटु लिनक्स 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5142 वापरणार आहोत
मी गेडीत हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे
तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता
तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे
पर्लमधील फॉर आणि फॉर इच व्हाईल आणि डू व्हाईल लूप्सचे ज्ञान असणे फायद्याचे ठरेल
कृपया संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या
पर्लने दिलेली कंडिशनल स्टेटमेंटस अशाप्रकारे आहेत
आयएफ if एल्से if elsif एल्से आणि स्विच ह्या पाठात आयएफ आणि if एल्से स्टेटमेंटसबद्दल जाणून घेणार आहोत
पर्लमधील आयएफ स्टेटमेंट हे एखादी कंडिशन पूर्ण झाली तरच कोडचा भाग कार्यान्वित करते
आयएफ ह्या कंडिशनल स्टेटमेंटचा सिन्टॅक्स असा आहे
आयएफ स्पेस कंसात कंडिशन कंस पूर्ण स्पेस महिरपी कंस सुरू एंटर कंडिशन ट्रू असल्यास कार्यान्वित होणा या कोडचा भाग
नंतर सेमीकोलन एंटर महिरपी कंस पूर्ण
जर कंडिशन ट्रू असेल तरच आयएफ स्टेटमेंटच्या आतील कोड कार्यान्वित होतो
आता आयएफ स्टेटमेंटचे उदाहरण पाहू
टर्मिनल उघडून टाईप करा गेडीत कंडिशनलब्लॉक्स डॉट पीएल स्पेस आणि एंटर दाबा
गेडीत मधे conditionalblocksपीएल ही फाईल उघडेल
स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा
येथे आयएफ साठी कंडिशन नमूद केली आहे जी काउंट ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासेल
येथील इक्वॉल टीओ इक्वॉल टीओ चिन्हांकडे लक्ष द्या
हा कम्पॅरिझन ऑपरेटर आहे
कंडिशन count इक्वॉल टीओ इक्वॉल टीओ 5 हे काउंट या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासेल
ती 5 असल्यास ifब्लॉकमधील कोड कार्यान्वित केला जाईल
फाईल सेव्ह करण्यासाठी ctrls दाबा
नंतर टर्मिनलवर जा
फाईल ज्या डिरेक्टरीत सेव्ह केली आहे त्यातच असल्याची खात्री करा
कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा
पर्ल हायफेन सी कंडिशनलब्लॉक्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनल विंडोवर हे असे दिसेल
conditionalblocksपीएल सिंटॅक्स ओक कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळाली नाही
पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल कंडिशनलब्लॉक्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल
आय एएम इनसाइड आयएफ स्टेटमेंट गेडीत वर परत जा
त्याऐवजी वरील आयएफ स्टेटमेंट असे लिहू शकतो
प्रिंट स्पेस डबल कोट आय एएम इनसाइड आयएफ स्टेटमेंट स्लॅश न् डबल कोट पूर्ण करा स्पेस आयएफ कंसातdollar काउंट इक्वॉल टीओ इक्वॉल टीओ स्पेस 5 कंस पूर्ण सेमिकोलॉन
आता if एल्से स्टेटमेंट जाणून घेऊ
हे स्टेटमेंट अशा वेळी वापरले जाते जेव्हा कंडिशन trueअसल्यास कोडचा एक भाग कार्यान्वित होतो
आणि falseअसल्यास दुसरा भाग कार्यान्वित होतो
if एल्से कंडिशनचा सिन्टॅक्स असा आहे आयएफ स्पेस कंसात कंडिशन कंस पूर्ण स्पेस महिरपी कंस सुरू
एंटर दाबा
आयएफ कंडिशन ट्रू असल्यास कार्यान्वित होणारा कोडचा भाग सेमीकोलन एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण स्पेस एल्से स्पेस महिरपी कंस सुरू
एंटर दाबा
आयएफ कंडिशन फळसे असल्यास कार्यान्वित होणा या कोडचा दुसरा भाग सेमीकोलन एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण
पुन्हा conditionalblocksपीएल ह्या फाईलवर जा
जी आपण गेडीत मधे आधीच बनवलेली आहे
काउंट व्हेरिएबलला 4 ही व्हॅल्यू देऊन आयएफ ब्लॉकच्या शेवटी टाईप करा स्पेस एल्से स्पेस महिरपी कंस सुरू
एंटर दाबा
प्रिंट स्पेस डबल कोट आय एएम इनसाइड एल्से स्टेटमेंट स्लॅश न् डबल कोट्स पूर्ण करा सेमिकोलॉन एंटर दाबा आणि महिरपी कंस पूर्ण करा
येथे 4 ही व्हॅल्यू count ह्या व्हेरिएबलला दिली आहे
काउंट ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 5 नसल्यामुळे आयएफ ब्लॉकमधील कोड कार्यान्वित होणार नाही
त्याऐवजी एल्से ब्लॉकमधील कोड कार्यान्वित होईल
फाईल सेव्ह करण्यासाठी CtrlS दाबा
आता टर्मिनलवर जा
कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा पर्ल हायफेन सी कंडिशनलब्लॉक्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर हे असे दिसेल
conditionalblocksपीएल सिंटॅक्स ओक कुठलीही कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळाली नाही
पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू
त्यासाठी टाईप करा पर्ल कंडिशनलब्लॉक्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल
आय एएम इनसाइड एल्से स्टेटमेंट थोडक्यात या पाठात पर्लमधील आयएफ आणि if एल्से ही कंडिशनल स्टेटमेंटस सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो
आता असाईनमेंट
घोषित केलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू पर्ल असेल तर प्रिंट करा इत इस अन ओपन सोर्स लँग्वेज अन्यथा आयटीएस आ प्रोप्रायटरी लँग्वेज असे प्रिंट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया कॉन्टॅक्ट at स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी वर लिहा स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते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
सहभागासाठी धन्यवाद